हॉल आहे त्या हॉल मध्ये--

आणि पिवळ्या रंगाची गाडी पांढऱ्या रंगाची गाडी दिसत आ--

हे भाजी मार्केट आहे भाजी मार्केट मध्ये--

नारळाची झाड आहेत ढग दिसत आहे.

सुंदर असे दृश आहे ते.

आणि तिथे बाजूला गार्डन दिसत आहे.

नट बोल्ट आहेत इथे माती पण आहे ऊन उन्हाचे प्रतिबिंब दिसत आहे झाडाची सावली पण दिसत आहे.

तीन खिडक्या दिसत आहे आणि आत मध्ये जाण्यासाठी रस्ता पण आहे.

व्यक्ति येताना दिसत आहे महिलानी काही शॉपिंग केलेली आहे ती जाताना दिसत आहे ऑटो कडे चालली ती.

त्या नदीचे पाणी अथांग दिसत आहे.

बाजूला छोटी छोटी झाडे पण दिसत आहेत खुप सुंदर बिल्डिंग आहेत.

आणि ते गेट मधून मुलगी जाताना दिसत आहे.

समोर तेलाची एक वसरी आहे.

हे एक जंगल आहे जंगला मध्ये हिरवी गार झाड आहे.

माल गाडी आहे मोटर सायकल पण आहे.

मगर खुप मोठा आहे आणि त्या पाण्यामध्ये झाड पण आहे.

ऑटो रिक्षा गाड्या तिथे उभ्या आहे.

टेकडीवर मोठे मोठे दगड आहेत आणि दगडावरून तो व्यक्ति जाताना दिसत आहे आणि त्याच्या वरत पण एक व्यक्ति गेलेला आहे.

ह्या हॉल मध्ये टेबल खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि त्या भिंतीवर कॉफी आणि कॉफी चा कप --

छोटे झुडप पण आहे ती जंगल मध्ये फिरताना दिसत आ--

आत मध्ये जाण्यासाठी रस्ता आहे दोनी साइडने पूल आहे आणि आकाशातून --

टेकडी आहे बाजूला एक झाड आहे.